जावा मधील न्यूमेरिकल डाटाटाइप्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत जावा मधील विविध न्यूमेरिकल डाटाटाइप्स न्यूमेरिकल दाता संचित करण्यासाठी त्यांचा वापर करणे
येथे उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 370 37 वापरणार आहोत
यासाठी इक्लिप्स मध्ये जावा प्रोग्राम लिहिता आणि कार्यान्वित करता यायला हवा
नसल्यास संबंधित ट्युटोरियल आपल्या वेबसाईटवर पहा
पूर्णांक संख्या संचित करण्यासाटी इंट दाता टाइप आणि अपूर्णांक संख्येसाठी फ्लोट दाता टाइप वापरतात
प्रथम पूर्णांक संख्या घोषित करून ती वापरू
इक्लिप्स इदे आणि उर्वरित कोड साठी आपल्याकडे योग्य आराखडा बनवलेला आहे
न्युमेरिकलदाता हा क्लास बनवून त्यात मेन मेथॉड समाविष्ट केली आहे
संख्या संचित कशी करायची ते पाहू
इंट डिस्टन्स इक्वॉल टीओ 28 हे स्टेटमेंट डिस्टन्स ह्या नावात पूर्णांक संख्या संचित करेल
डिस्टन्स नावाचा इंटिजर व्हेरिएबल आहे
संचित केलेली व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी डिस्टन्स हे व्हेरिएबल वापरू शकतो
सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डिस्टन्स हे स्टेटमेंट डिस्टन्स ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करेल
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
डिस्टन्स मध्ये 28 ही व्हॅल्यू संचित होऊन ती प्रिंट झाली आहे
व्हेरिएबलमध्ये संचित केलेली व्हॅल्यू बदलू
28 च्या जागी 24 करा
सेव्ह करून कार्यान्वित करा
आऊटपुटमध्ये बदल झालेला दिसेल
इंट मध्ये ऋण संख्या ही संचित करता येतात
24 च्या जागी वजा 25 करा
सेव्ह करून कार्यान्वित करा
ऋण संख्या इंट व्हेरिएबलमध्ये संचित करता येतात हे दिसले
प्रोग्रॅमिंग साठी इंट दाता टाइप पुरेसा आहे
परंतु ह्यामध्ये संचित व्हॅल्यूजवर काही मर्यादा आहेत
ह्यामध्ये मोठी व्हॅल्यू संचित करून काय होते ते पाहू

ह्या संख्येखाली लाल रेघ दिसत आहे जी एरर असल्याचे दाखवते
ठे नंबर इस आउट ओएफ रांगे फोर आ व्हेरिएबल ओएफ ठे टाइप इंट हा एरर मेसेज मिळेल
इंट 32 बिट्स मेमरी घेते
त्यामध्ये वजा 2 घात 31 ते 2 घात 31 मधील व्हॅल्यू संचित करता येते
ह्यापेक्षा मोठ्या संख्येसाठी जावा मध्ये लाँग दाता टाइप आहे
मोठ्या संख्येसाठी आपण तो वापरू
इंट च्या जागी लाँग करा
संख्येच्या शेवटी कॅपिटल ल समाविष्ट करा
Ctrl स् दाबून सेव्ह करा
कुठलीही एरर दिसणार नाही
कार्यान्वित करण्यासाठी Ctrl एफ11 दाबा
वॅल्यू प्रिंट झालेली दिसेल
अशाप्रकारे मोठी संख्या लाँग व्हेरिएबलमध्ये संचित करू शकतो
इंट व्हेरिएबलमध्ये अपूर्णाक संख्या संचित करून बघू
लाँग च्या जागी इंट करा आणि संख्या 235 करा
आपल्याला येथे एरर दिसेल
कारण इंट मध्ये केवळ पूर्णाक संचित करता येतात
अपूर्णाक संख्या संचित करण्यासाठी फ्लोट वापरावे लागते
दाता टाइप बदलून फ्लोट करा
व्हॅल्यूच्या शेवटी एफ समाविष्ट करा
सावे करा
येथे एरर दिसणार नाही
कार्यान्वित करण्यासाठी कंट्रोल एफ11 दाबा
अपूर्णाक संख्या संचित करून ती व्हॅल्यू प्रिंट केली आहे
आता डिस्टन्स व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलू
दाखवल्याप्रमाणे दशांश चिन्हानंतर खूप आकडे टाईप करा
सावे करून कार्यान्वित करा
संचित केलेल्या संख्येपेक्षा वेगळे आऊटपुट दिसेल
कारण दशांश स्थळांच्या संख्येवर काही मर्यादा आहेत
तो पूर्णपणे अचूक दाखवता येत नसल्यास जवळच्या संख्येला राउंड ऑफ केला जातो
व्हेरिएबल्स ला नाव देण्याचे नियम पाहू
नावाच्या सुरूवातीला 2 हा अंक समाविष्ट करा
ही सिंटॅक्स एरर आहे
व्हेरिएबलचे नाव अल्फाबेट किंवा अंडरस्कोर ने सुरू व्हावे लागते
साधारणपणे व्हेरिएबलच्या सुरूवातीला अंडरस्कोर वापरत नाहीत
आता एखादी संख्या व्हेरिएबलच्या नावाच्या शेवटी समाविष्ट करा
कोणतीही एरर दिसणार नाही
व्हेरिएबलच्या नावात अंक असू शकतात पण सुरूवातीला नाही
आता नावाच्या मध्ये अंडरस्कोर समाविष्ट करा
कोणतीही एरर दिसणार नाही
म्हणजे व्हेरिएबलच्या नावात अंडरस्कोर वापरता येते
परंतु नावात इतर कोणतीही चिन्हे वापरल्यास सिंटॅक्स किंवा इतर एरर्स मिळतात
अशाप्रकारे जावा मध्ये न्यूमेरिकल दाता संचित करता येतो
हा पाठ येथे संपला
ह्यात आपण अनेक न्यूमेरिकल डाटाटाइप्स न्यूमेरिकल दाता संचित करणे आणि व्हेरिएबल्सला नाव देण्याचे नियम शिकलो
असाइनमेंट
इतर न्यूमेरिकल दाता टाइप्स हे इंट आणि फ्लोट पेक्षा कसे वेगळे आहेत ते बघा
जावा ट्युटोरियल्स ह्या लिंक वर उपलब्ध आहेत
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेतेधन्यवाद